मारुती सुजुकी ची सेलेरिओ गाडी आपण बघतोय ती तिथ काम करण्यासाठी आलेलय.

ठेवलेल्या दिसताएत समोर अशे काच देखील लावलेले पूर्ण असे घरात हे जे अशे अॅडजस्ट केलेले आपण बघतोय.

उत्सवा निमित्त आकाश कंदील बनवताना दिसताएत.

अ एक मुलगा निळ्या कलर चा पेपर कट करताना दिसतोय सगळ्यांच्या समोर ह्या दोघा--

हा फोटो एका प्रोग्राम च्या बाहेरच जे एन्ट्री गेट आहे तिथून काढलेला दिसतोय.

व एकदम चमचमीत अस हे मोर आपल्याला बघायला मिळ--

अ टोयोटा चं शोरूम ए शोरूम अ व्हाइट कलर च असं पूर्ण पत्रा व--

सगळी कडन व्हाइट कलर दिलाय बाहेरपण सगळा काची काची च शोरूम आपल्याला बघायला मिळतंय.

सात आठ आठ नऊ नऊ वर्षाची मूल मुली हि दिसताए.

तिथे एक पोल पण लवलेला आहे लाइट चा पोल आपण म्हणतो.

निसर्ग रम्य म्हणजे संध्याकाळच्या वेळेस जे शांततेमय वातावरण बसण्यासाठी--

इथे हा फो तिथला फोटो आहे. सगळीकडे एकदम अस व्हाइट व्हाइट कलर दिलंय. वरती पूर्ण अस लाइट च्या लाइट --

तिथे त्यांचे टीचर लोकं आलेले आहेत त्यांचं एग्झिबिशन बघण्यासाठी.

त्यांच्या सगळ्यांच एक अ मेल टीचर आहे दोन फीमेल टिचर्स आहे.

आलेल्या दिसताहेत व क अ ट अट ऑटोरिक्शा तिथून पेट्रोल भरून बाहेर निघतानी दिसतोय.

इथे पूर्ण अशे फूल आहेत झेंडू ची वेगवेगळ्या पद्धतीची.

म्हणून कपडा अथरलेली दिसताएत वेगवेगळ्या प्रकारचे इथ आपल्याला मासे बघायला--

काळी काळी अ त्यातून पाणी येतंय पूर्ण अस पाणी खळ खळ येतंय.

अंकशुभ्र अस पाणी इथ आपण बघतोय शेवाळ आलेल दिसतंय काय काय दगडांना तिथेच.

ह्या फोटो आपल्याला एक बँकेचा बाहेर चा दिसतोय बँकेच चे नाव आहे--

बँकेच सिंबल व त्याच नाव लिहिलेल आपण बघतोय कॅनरा बँक .

त्या टॉवेरला एक डोरी बांधलेली आहे वरती.

पूर्ण अस गल्लीचा सीन येतोय पूर्ण कॉलनी च बिल्डिंग बिल्डिंग --

तसे इथे आपल्याला लाल कलरची गाडी दिसतिये.

हा फोटो आपल्याला एक छोट्याश्या रेल्वे स्टेशन वरचा बघायला मिळतोय.

थांबलेले बघताय जे याच्या ट्रेन ची वाट बघताना दिसताएत.

विटा अश्या विखुरलेल्या दिसताएत व मिस्त्रीचे जे सामानाचे--

हि बिल्डिंग जी आहे औरंगाबाद मधे येथील इन्कम टॅक्स ऑफिस व त्याच्या वरती--

सगळ्यात वरच्या फलोर ला एल.आय.सी. जीवन विमा--

चार मजली अशी ही मोठी बिल्डिंग आपण बघतोय --

वरती परत असा स्प्रेड होत जातो म्हणजे वाढत जाताना दिसतंय गोल वर--

ब्लॅक कलर च जे रबर असत ते ठेवलेल आपण--